नमस्कार
नेस्टेड फोर लूप इन बाश वरील पाठात आपले स्वागत
या पाठात काही उदाहरणांच्या सहाय्याने नेस्टेड फोर लूप शिकणार आहोत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
ह्या पाठासाठी Bashमधील लूप संबंधीचे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या
सुरूवातीला नेस्टेड लूपची प्राथमिक ओळख करून घेऊ
लूपमधील लूपला नेस्टेड लूप म्हणतात
सिंटॅक्स पाहू
बाहेरील फोर लूप एक्सप्रेशन 1 2 3 आतील फोर लूप एक्सप्रेशन 1 2 3 स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 आतील फोर लूप समाप्त
बाहेरील फोर लूप समाप्त
नेस्टेड फोर लूपचे उदाहरण पाहू
प्रथम डिरेक्टरीची रचना पाहू
येथे डेस्कटॉप वर simple nested फोर नावाची डिरेक्टरी आहे
ती उघडू
आपल्याकडे टेस्ट टेस्ट2 आणि टेस्ट3 ह्या सबडिरेक्टरीज आणि बाश स्क्रिप्ट आहे
प्रत्येक सबडिरेक्टरीत अनेक टेक्स्ट फाईल्स आहेत
आता आपला कोड बघू
हा प्रोग्रॅम प्रत्येक सबडिरेक्टरीमधे असणा या सर्व फाईल्स दाखवेल
कृपया लक्षात घ्या की हे सर्व आपण पुढील एका कमांडने करू शकतो
एलएस 1 R test परंतु येथे हे फोर लूपच्या सहाय्याने करणार आहोत
nested फोर डॉट श हे बाश स्क्रिप्टचे नाव आहे
ही शेबांग लाईन आहे
हे बाहेरील फोर लूप आहे
हे फोर लूप testनावाने सुरूवात होणा या डिरेक्टरीज तपासेल
पहिली एचो लाईन सबडिरेक्टरीजची नावे दाखवेल
दुसरी एचो रिकामी ओळ प्रिंट करेल
हे आतील फोर लूप आहे
हे डिरेक्टरीजमधील असलेल्या फाईल्स तपासेल
एलएस डिरेक्टरीमधील घटक दाखवेल
1 हायफन वन हे एका ओळीवर एक फाईल दाखवण्यासाठी वापरले जाते
येथे फाईल्सची सूची दाखवणार आहोतdone च्या सहाय्याने आतील फोर लूप पूर्ण होईल
ही कमांड बाहेरील फोर लूपची प्रत्येक सायकल पूर्ण झाल्यावर आडवी ओळ प्रिंट करेल
डोन ने बाहेरील फोर लूप पूर्ण होते
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
कीबोर्डवरील CtrlAlt आणि टीटी ही बटणे एकत्रिपणे दाबून टर्मिनल उघडा
आता बाश स्क्रिप्ट डिरेक्टरीवर जाऊ
ती Desktopवर आहे
टाईप करा सीडी डेस्कटॉप
आता simple nested फोर फोल्डरमधे जाऊ
एंटर दाबा
टाईप करा चमोड प्लस x nested फोर डॉट श एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश nested फोर डॉट श एंटर दाबा
आऊटपुट दाखवले जाईल
हे टेस्ट डिरेक्टरीमधील फाईल्स टेस्ट2 डिरेक्टरीमधील फाईल्स आणि टेस्ट3 डिरेक्टरीमधील फाईल्स दाखवेल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात या पाठात शिकलोNested फोर लूपची माहिती
असाईनमेंट म्हणून नेस्टेड for डॉट श हे बाश स्क्रिप्ट नेस्टेड व्हाईल लूप वापरून पुन्हा लिहा
तुमचा प्रोग्रॅम nested व्हाईल डॉट श नावाने सेव्ह करा
स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघाज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद